सी मधील फाइल्स वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू एक फाइल उघडणे फाइल चा डेटा रीड करणे फाइल मध्ये डेटा लिहीणे काही उदाहरणे हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 1110 जीसीसी कंपाइलर वर्जन 461 वापरत आहे
फाइल्स च्या परिचया सह प्रारंभ करूया
फाइल म्हणजे डेटा चा संग्रह आहे
ते एक डेटाबेस एक प्रोग्राम एक लेटर किंवा काहीही असू शकते
आपण सी वापरुन एक फाइल तयार करून ऍक्सेस करू शकतो
आता सी मधील फाइल हॅण्डलिंग वरील एक उदाहरण पाहू
मी प्रोग्राम लिहिला आहे
चला तो पाहु
लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव fileसी आहे
या प्रोग्राम मध्ये आपण एक फाइल तयार करू आणि त्यात डेटा लिहु
मी कोड समजवुन सांगते
ही हेडर फाइल आहे
हे मेन फंक्शन आहे
फाइल वेरीयेबल घोषित करण्यासाठी आपण फाइल टाइप वापरु
फाइल वेरीयेबल हेडर stdioह च्या अंतर्गत घोषित केला आहे
फाइल वेरीयेबल fp हे पॉइंटर आहे
ते फाइल बद्दल सर्व माहिती संग्रहित करेल
जसे की त्याचे नाव स्थिती आणि सध्याची माहिती
आपल्या स्लाइड्स वर जाऊ
आता आपण एक फाइल उघडण्यासाठी सिंटॅक्स पाहू
येथे फोपेन फंक्शन एक स्ट्रीम प्रवाह उघडते
नंतर हे स्ट्रीम सह फाइल जोडते
फाइलनेम म्हणजे फाइल चे नाव जी आपल्याला उघडायची किंवा तयार करायची आहे
आपण फाइल च्या नावा सोबत पाथ देऊ शकतो
आणि आपण एक्सटेन्शन देखील देऊ शकतो
येथे आपण फाइलचा मोड देऊ शकतो
मोडचे प्रकार पाहूया व्ही रीड आणि लिहिण्यासाठी फाइल तयार करते
र - फाइल रीड करण्यासाठी उघडते
आ - फाइल च्या शेवटी लिहिण्यासाठी
आता प्रोग्राम वर परत या
येथे आपण राइट मोड मध्ये sampleटीएक्सटी फाइल तयार करू
आपण पाथ दिला आहे हे पाहु शकतो
आपली फाइल डेस्कटॉप
वर तयार होईल
नंतर आपण फाइल मध्ये स्टेट्मेंट्स लिहु
वेलकम टीओ ठे spoken ट्युटोरियल आणि थिस इस अन टेस्ट एक्झाम्पल एफपीआरआयएनटीएफ दिलेल्या आउटपुट स्ट्रीममध्ये आउटपुट लिहीतो
फ्क्लोज स्ट्रीम सह संबंधित फाइल बंद करते
आणि हे रिटर्न स्टेटमेंट आहे
आता सावे
वर क्लिक करा
प्रोग्राम कार्यान्वीत करू
कीबोर्ड वरील Ctrl Alt आणि टीटी कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा
संकलित करण्यासाठी टाइप करा जीसीसी स्पेस फाइल डॉट सी स्पेस हायफेन ओ स्पेस फाइल Enter दाबा
कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा डॉट स्लॅशफाईल फाइल Enter दाबा
आपण पाहतो की फाइल कार्यान्वित झाली आहे
आता आपण हे तपासू
होम फोल्डर
उघडू
होम फोल्डर पर्यायावर क्लिक करा
आता डेस्कटॉप पर्यायावर क्लिक करा
येथे आपली sampleटीएक्सटी फाइल आहे
हे दर्शविते की आपली फाइल यशस्वीरित्या तयार झाली आहे
आता त्यास उघडू
फाइल वर डबल क्लिक करा
आपण येथे मेसेज पाहु शकतो वेलकम टीओ ठे स्पोकन ट्युटोरियल
थिस इस अन टेस्ट एक्झाम्पल
अशाप्रकारे आपण एक फाइल तयार केली आणि त्यात डेटा लिहिला
आता फाइल मधून डेटा रीड करणे पाहु
मी अगोदरच प्रोग्राम तयार केला आहे
मी तो उघडेल
या प्रोग्राम मध्ये आपण sampleटीएक्सटी फाइल मधून डेटा रीड करूया आणि कॉन्सोल वर डेटा प्रिंट करूया
मी कोड समजवुन सांगते
ही हेडर फाइल आहे
हे मेन फंक्शन आहे
येथे फाइल वेरियेबल आणि फाइल वेरियेबल चा आणि पॉइंटर चा घोषित केला आहे
नंतर आपण कॅरेक्टर वेरियेबल सी घोषित केला आहे
येथे आपण फाइल sampleटीएक्सटी रीड मोड मध्ये उघडुया
आउटपुट एफपी
मध्ये संग्रहीत झाला आहे
नंतर आपण कंडीशन तपासू
जर एफपी इस इक्वॉल्स टीओ नुल आहे
जर कंडीशन ट्रू असेल तर आपण मेसेज प्रिंट करू फाइल दोएसंत एक्सिस्ट
अन्यथा हे दुसऱ्या कंडीशन साठी तापासेल
व्हाईल सी इस नोट इक्वॉल टीओ ईओएफ
येथे ईओएफ म्हणजे एंड ओएफ फाइल
हे इनपुट चा शेवट दर्शवितो
ही अशी कंडीशन आहे जेथे डेटा सोर्स मधून अधिक प्रमाणावर डेटा रीड केल्या जाऊ शकत नाही
जर कंडीशन ट्रू असेल तर हे कॉन्सोल वर sampleटीएक्सटी फाइल मधून कॅरेक्टर्स दर्शित करेल
येथे जीईटीसी विशिष्ट फाइल किंवा स्ट्रीममधून कॅरक्टर परत देईल
आता हे आपल्या sampleटीएक्सटी फाइल मधून कॅरक्टर परत देईल
पुच्चर हे कॉन्सोल वर कॅरक्टर दर्शविण्यासाठी वापरले जाते
नंतर हे कॅरक्टर ला व्हेरिएबल सी मध्ये संग्रहीत करेल
येथे आपण फाइल बंद करू
आणि हे रिटर्न स्टेटमेंट आहे
आता सावे वर क्लिक करा
प्रोग्राम कार्यान्वीत करू
टर्मिनल वर परत या
संकलित करण्यासाठी टाइप करा जीसीसी स्पेस रीडफाईल डॉट सी स्पेस हायफेन ओ स्पेस रीड Enter दाबा
कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा read असे आउटपुट दर्शविले जाईल वेलकम टीओ ठे spoken ट्युटोरियल
थिस इस अन टेस्ट एक्झाम्पल
हे ट्यूटोरियल येथे समाप्त होत आहे
परत स्लाइड्स वर जाऊ
संक्षिप्त रूपात या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो फाइल हाताळणे
फाइल मध्ये डेटा लिहीणे
उदाहरणार्थ
एफपी fopensampleटीएक्सटी व्ही फाइल चा डेटा रीड करणे
उदाहरणार्थ
एफपी fopensampleटीएक्सटी र असाइनमेंट
फाइल तयार करण्यासाठी प्रोग्राम लिहा
टेस्ट फाइल मध्ये तुमचे नाव आणि अड्रेस लिहा
नंतर सी प्रोग्राम वापरुन त्यास कॉन्सोल वर दर्शवा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे